एक सलून आहे सलून मध्ये एक व्यक्ती आहे ती व्यक्ती सलून मध्ये काम करता आहे अस वाटत आहे.

आजूबाजूला झाडे आहेत घरं आहे वातावरण पण छान--

आणि झाड पण आहे गवत पण आहे हिरवे पोपटी वगैरे--